नमस्कार
इंटिग्रेटिंग अन एपलेट इन आ वेब एप्लिकेशन या पाठात स्वागत
या पाठात जे ऍप्लिकेशन तयार करू त्यात नेटबीन्स इदे मधे एप्लेट्स स्थापित करायला शिकू
तुम्ही प्रथमच नेटबीन्स वापरत असल्यास कृपया हे पाठ बघा
इदे पासून सुरूवात करण्यासाठी इंट्रोडक्शन टीओ नेटबीन्स डेव्हलपिंग वेब एप्लिकेशन्स आणि डिझाइनिंग गुइस हे पाठ सुध्दा बघा
इदे बद्दल जाणून घ्या
हे सर्व पाठ स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटवर तुम्ही बघू शकता
आपण ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबुंटू व्ह1104 आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरू
ह्या पाठात एपलेट बनवणे एपलेट कार्यान्वित करणे आणि वेब ऍप्लिकेशनमधे एपलेट एम्बेड करणे
आता प्रोजेक्ट बनवण्यासाठी इदे उघडा
Fileफाइल मधील न्यू Projectन्यू प्रॉजेक्ट वर जाऊन जावा क्लास Libraryजावा क्लास लाइब्ररी बनवा
नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्टला नाव द्या
आपण सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट नाव देऊ
तुमच्या सिस्टीमवर योग्य डिरेक्टरी लोकेशन म्हणून सेट करा
प्रोजेक्ट बनवण्यासाठी Finishफिनिश क्लिक करा
पुढे एपलेट सोर्स अपलेट सोर्स फाईल बनवू
सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा
प्रॉपर्टी विंडो उघडण्यासाठी प्रॉपर्टीज प्रॉपर्टीस सिलेक्ट करा
प्रोजेक्ट साठी हवा असलेला सोर्स सोर्स आणि बायनरी फॉर्मॅट बाइनरी फॉर्मॅट सिलेक्ट करा
हे जेडीके चे योग्य व्हर्जन निवडल्याची खात्री करण्यासाठी आहे
उदाहरणार्थ जेडीके चे नवे व्हर्जन निवडले असल्यास जावा ब्राऊजर प्लगिन्सचे जुने व्हर्जन असलेल्या मशीनवर हे एपलेट काम करणार नाही
आपला ब्राऊजर जावा ब्राऊजर प्लगिन्स सपोर्ट करत असल्यामुळे जेडीके चे अद्ययावत व्हर्जन निवडू
ओक क्लिक करा
सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट नोडवर पुन्हा राईट क्लिक करा
आणि न्यू न्यू मधील एपलेट अपलेट सिलेक्ट करा
contextualकॉंटेक्सचुयल मेनूत एपलेट अपलेट पर्याय न मिळाल्यास ओथर अदर वर क्लिक करा
कॅटेगरीज केटेगरीस खालील जावा जावा सिलेक्ट करा
आणि एपलेट अपलेट बनवण्यासाठी फाइल टाइप्स फाइल टाइप्स खालील एपलेट अपलेट सिलेक्ट करा
क्लास नामे मधे सॅम्पल आणि पॅकेज मधे orgmeहेल्लो टाईप करा
फिनिश फिनिश क्लिक करा
दिलेल्या पॅकेजमधे इदे एपलेट ची सोर्स फाईल बनेल
हे बघण्यासाठी प्रोजेक्ट विंडोतील सोर्स पॅकेज सोर्स पॅकेज नोड एक्सपांड करा
सोर्स एडिटरमधे एपलेट अपलेट सोर्स फाईल उघडेल
आता एपलेट अपलेट क्लास घोषित करू
आपल्याकडे साध्या एपलेट अपलेट साठी एक कोड आहे
जो क्यान हा बॅकग्राऊंडचा रंग आणि रेड हा फोरग्राऊंडचा रंग सेट करेल
आणि एपलेट अपलेट मधील पुढील मेथडस कशा क्रमाने कार्यान्वित केल्या जातील याचा मेसेज देईल जसे की init start आणि paint मेथडस कॉल करून एपलेट अपलेट सुरू होईल
हा संपूर्ण कोड कॉपी करून इदे मधील उपलब्ध कोडवर पेस्ट करत आहे
प्रोजेक्ट विंडोतील sampleजावा सॅम्पलजावा फाईलवर राईट क्लिक करा
आणि कॉन्टेक्स्चुअल कॉंटेक्सचुयल मेनूतील रन फाइल रन फाइल सिलेक्ट करा
एपलेट समाविष्ट असलेली sampleएचटीएमएल ही लाँचर फाईल बिल्ड फोल्डरमधे बनेल
जी तुम्ही फाइल्स फाइल्स विंडोत पाहू शकता
सॅम्पल डॉट एचटीएमएल फाईल
एपलेट व्ह्यूवर मधे एपलेट उघडले आहे
जे स्क्रीनवर मेसेज दाखवत आहे
एपलेट व्ह्यूवर बंद करू
आणि वेब ऍप्लिकेशन मधे हे एपलेट अपलेट समाविष्ट करू
ज्यामुळे युजरला appletअपलेट उपलब्ध होईल
असे करण्यासाठी वेब ऍप्लिकेशन बनवू
कॅटेगरीज केटेगरीस खालील जावा वेब जावा वेब आणि प्रोजेक्ट्स प्रॉजेक्ट्स खालील वेब एप्लिकेशन वेब अप्लिकेशन सिलेक्ट करा
नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्टला हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेट नाव देऊन फिनिश फिनिश क्लिक करा
नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
योग्य सर्व्हर निवडलेला असल्यास प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश फिनिश वर क्लिक करा
जावा प्रोजेक्ट सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट हे वेब प्रोजेक्ट हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेटमधे समाविष्ट केल्यास आपण इदे ला वेब ऍप्लिकेशन तयार करताना एपलेट बनवण्याची सुविधा देतो
म्हणून जेव्हा सॅम्पल डॉट जावा एपलेट मॉडिफाय करू तेव्हा बिल्ड होताना इदे एपलेट चे नवीन व्हर्जन तयार करते
आता प्रोजेक्ट विंडो मधे हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा
आणि प्रॉपर्टीज प्रॉपर्टीस क्लिक करा
आपले एपलेट अपलेट जावा प्रोजेक्टमधे आहे
जार फाईल समाविष्ट करण्यासाठी विंडोच्या डाव्या बाजूच्या मेनूतील पॅकेजिंग पेकेजींग निवडा
एड प्रोजेक्ट एड प्रॉजेक्ट क्लिक करा
आणि एपलेट अपलेट क्लास असलेले जावा प्रोजेक्ट सिलेक्ट करा
येथे सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट सिलेक्ट करा
एड प्रोजेक्ट जार फाइल्स एड प्रॉजेक्ट जार फाइल्स क्लिक करा
एपलेट अपलेटसोर्स फाईल समाविष्ट असलेली जार जार फाईल टेबलमधे दिसत आहे
ओक क्लिक करा
आता हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट बनवण्यासाठी प्रोजेक्ट विंडोमधे त्यावर राईट क्लिक करा
आणि क्लीन क्लीन आणि बिल्ड बिल्ड वर क्लिक करा
आता हे प्रोजेक्ट बनेल तेव्हा मूळ सॅम्पलीपलेट सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट मधे एप्लेट्स जार अपलेट्स जार फाईल तयार होईल
फाइल फाइल विंडोमधे जाऊन हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट नोड एक्सपांड करा
बिल्ड बिल्ड आणि वेब वेब फोल्डर खाली जार जार फाईल समाविष्ट झालेल्या बघू शकतो
आता एचटीएमएल फाईल मधे एपलेट समाविष्ट करणार आहोत
प्रोजेक्ट प्रॉजेक्ट विंडोवर जाऊन हेलोसॅम्पलीपलेट हेलो सॅम्पल अपलेट प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करा
न्यू न्यू सिलेक्ट करून एचटीएमएल फाईलचा पर्याय निवडा
जर कॉन्टेक्स्चुअल कॉंटेक्सचुयल मेनूमधे एचटीएमएल हा पर्याय मिळाला नाही तर ओथर अदर वर क्लिक करा
कॅटेगरीज केटेगरीस खालील वेब वेब आणि फाइल टाइप्स फाइल टाइप्स खालील एचटीएमएल सिलेक्ट करून नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
एचटीएमएल फाईलला नाव द्या
आपण मॅपलेट नाव देऊन फिनिश फिनिश वर क्लिक करू
आता पुढे मॅपलेट डॉट एचटीएमएल फाईलमधील बॉडी टॅग्ज मधे एपलेट टॅग समाविष्ट करू
आपल्याकडे एपलेट कोड आहे
आता हे क्लिपबोर्डवर कॉपी करून एचटीएमएल फाईलमधील बॉडी टॅग्जमधे पेस्ट करा
आता एचटीएमएल फाईल कार्यान्वित करू
प्रोजेक्ट विंडोतील मॅपलेट डॉट एचटीएमएल माइ अप लेट डॉट एचटीएमलवर क्लिक करून रन फाइल रन फाइल सिलेक्ट करा
सर्व्हर एचटीएमएल फाईल इदे च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवेल
आता सर्व्हरने एचटीएमएल फाईल इदे च्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे ठेवल्यावर आपल्याला स्क्रीनवर मेसेज दिसेल
आता असाईनमेंट इदे मधे आणखी एक साधे बॅनर एपलेट बनवा
ज्यात एपलेट च्या विंडोत मेसेज स्क्रॉल होईल
वेब ऍप्लिकेशन मधे एपलेट एम्बेड करा
आणि वेब प्रोजेक्टमधे जार समाविष्ट करा
शेवटी एचटीएमएल फाईल बनवून कार्यान्वित करा
आपण मुव्हींग बॅनर एपलेट बनवले आहे
हे प्रोजेक्ट उघडून कार्यान्वित करू

विंडोमधे स्क्रॉल होणारा मेसेज असलेले एपलेट उघडलेले दिसेल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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे